हे पार्क आहे अन लय मोठ पार्क आहे त्या मध्ये एक फिसल्गुंडी आहे त्या मध्ये फिसल्गुंडी ला अम खेळतो.

हे आमच्या पशु पाडामध्ये एक गधा आहे आणि ते नाही का एक जानवरची जाती आहें ते लय खूप वजन अ अ घेऊ शकतो.

एक तलाव आहे तलावमध्ये लय जंगली पौद्धे आहे आणि लय छान तलाव दिसतय आमच्या औरंगाबाद ला --

हे एक बगला आहे है काड़ा-काळा रंगात आहे.

हे एक मोठी जागा आहे त्या प्रमाणे लई खूप छान दिसतो आणि त्यात डेकोरेशन लई छान आहे हे अम एक हॉटेल आहे.

मेडिकल शॉप मध्ये आपल्या ला को कोणीपन औषध घ्यायला ह्या कडे आपण येऊ शकतो आणि घेऊ शकतो.

याला झेंडू चा फुल म्हणतात आणि हे फुल अ सगळ्या लोक पुजाला काय-कायपण आपले उत्घाटन ला आणि का--

हे आमच्या अ औरंगाबादच्या बस अ स्टॅन्ड आहे.

हे फुलाची दुकान आहे त्या फुलाची दुकान वर आपण आ आपल्या देव देव मधे ब--

हे औरंगाबाद चा मोठ मंदिर आहे मोठ मंदिर वर अ हे अ म--